हे शॉप दिसत आहे मोठं आणि त्याच्या खालीच त्या शॉप च्या खालीच खूप सार्‍या गाड्या पार्किंग मध्ये ठेवलेल्या दिसत आहे.

हे एक ग्रॉसरी इमेज आहे आणि ह्या इमेज मध्ये बिसलरी बिस्किट पुडे मॅगी अह फॉर्च्यून फेविक्विक खूप सार्‍या वस्तु हम्म दिसत आहेत.

हे एक गार्डन ची इमेज आहे ज्या गार्डन मध्ये खूप सारी मानस उभारलेली आहेत आणि या इमेज मध्ये सन्सेट ही दिसता आहे म्हणजे सूर्याचा सूर्यास्त होतानाचा त्याचा हे सूर्यास्त होताना त्याचा भगवा आणि पिवळा कलर दिसत आहे.

या इमेज मध्ये अह गार्डन च इमेज आहे आणि त्या गार्डन मध्ये सगळीकडे हिरवं गवत दिसत आहे मोठी मोठी झाडी दिसत आहेत खूप प्रसन्न असं हिरवळ वातावरण दिसत आहे.

ह्या इमेज मध्ये एक रोड दाखवलेला आहे आणि त्या रोड वर अस एक गाडी उभारलेली आहे अन त्या रोड वर कडेला काही माणसं सामान त्यांचं विकत असताना दिसत लिहिले आहे आणि ते सामान विकत घेण्यांसाठी त्यांच्यासमोर उभारलेली माणसं दिसत आहे.

ह्या ईमेज मध्ये खूप सारी बिल्डिंग दाखवलेली आहेत. त्या बिल्डिंग चा व्हाइट कलर आहे. ब्लू कलर आहे. अशी खूप सारी बिल्डींग्स दोन तीन मजली दाखवली आहे आणि त्यांच्या वर अ सूर्य दिसत आहे.

जी कि एक ट्यूशन क्लास घेते आणि तिथे शोरूम देखील आहे वैल्यू एंड वैरायटी हे शोरूम आणि व्ही टू --

ह्या ह्या इमेज मध्ये पंजाब नॅशनल बँक दाखवलेला आहे आणि त्याच्या समोरच एक माणूस उभारलेला आहे. जो की मोबाईल वर बोलत आहे आणि त्याच्यासमोर एक कार आहे आणि येणारी जाणारी रस्त्यावरचे माणसं दिसत आहेत शिवाय रस्त्यावरती लावलेली झाड ही दिसत आहेत.

हे एक स्पोर्ट्स च दुकान आहे ज्या दुकान मध्ये अ खूप सारी बॅट्स अस अरेंग करून ठेवलेल आहेत आणि बॅट च्या खालच्या बाजूला बॉल देखील अरेंग करून ठेवलेल आहेत.

इथे एक गार्डन दिसत आहे त्या गार्डन मध्ये खूप सारी नारळांचे अशी उंच नी उंच झाडे दिसत आहेत आणि त्या झाडाखाली खूप सारी माणस बसलेले दिसत आहेत आणि मागच्या साइडला खूप सारी बिल्डिंग आहे.